बोलू नको.

हा मी एकदम मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. कुठे बिझी आहेस

अरे मला ना ऑनलाइन आपण व्यवहार कसे करतो जे आपण इंटरनेट द्वारे करतो किंवा मोबाईल कॉम्प्युटर थ्रू तर ते कसे करतो त्याबद्दल मला थोडी माहिती हवी होती. हो बघ ना ते आता खूप सहज झालं आहे. आता आपला कम्प्युटर किंवा मोबाईल आपण एक बटन दाबलं आणि एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये आपले पैसे ट्रान्सफर होतात. त्यासाठी आपल्याला बँकेत जायची गरज नाही किंवा कुठेही लिहून द्यायची गरज नाही. ते ऑनलाईन चा मार्फत होऊन जातं मोबाईलच्या मार्फतच होऊन जाईल.

संस्था किंवा मस्त निधी असो. जरी दोन वेगळ्यावेगळ्या शहरांमध्ये असलेली व्यक्ती कमीत कमी वेळात पैसाची देवाणघेवाण करू शकतो. मग त्यासाठी काही विशिष्ट बँक खातंही असण्याची गरज नाही. हा आता आपल्या सध्या तीन पद्धती आपल्या भारत देशामध्ये आहेत. आपल्या देशामध्ये तीन पद्धती आहे. या पेमेंटच्या प्रामुख्याने पहिली एनईएफटी आरटीजीएस आणि लास्ट आयएमपीएस ह्या आपल्यासारख्या सर्वसामान्य कस्टमर साठी पद्धती खुल्या आहेत.

पी एम चे नियम आणि त्यांचा उपयोग आणि त्याची सर्विस आणि त्यांना लागला लागणारे दर वेगवेगळे आहेत. ओके मग मला जरा या तिन्ही पद्धतीने बद्दल माहिती सांग ना एनईएफटी आरटीजीएस आय एम पी एस याच्यामध्ये काय फरक आहे. आगा मामी मी आधी तुला ह्याचा फुल फॉर्म समजून सांगतो

एन एफ टी म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, आरटीजीएस म्हणजे रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट, आय एम पी एस म्हणजे इमिडीएट सर्विस मनी पेमेंट सिस्टीम. हा त्याचा फुल फॉर्म आहे.

ओके म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक ऑन ट्रान्सफर फंड ट्रान्सफर म्हणजे अन इ एफ टी म्हणजे देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्याची सोय. हो हो रिझर्व बँकेने दोन हजार पाच पासून आपल्या भारतीय ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे तुमचा बँक खाता नसेल तर तुम्ही जवळच्या एखाद्या मला शाखेत जाऊन तिथे पैसे भरू शकता आणि ते पैसे मग तुम्ही सांगितलेल्या ऑनलाइन खात्यात जमा होतील. ओके आपलं जर खात नसेल तर त्या बँकेत तरी आपण त्या बँकेत जाऊन पैसे कॅश भरून ते आपल्याला जिथे ज्या खात्यात पाठवायचे ते आपण ऑनलाइन जाऊ शकतात बँकेत थ्रू, हा हा मग ह्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कशी आहे म्हणजे कसं ऑपरेट करतात.

एन एफ टी मध्ये पैसे त्याच दिवशी जी बँक त्या अकाउंट मध्ये जमा होतात बँक खात्यामध्ये यापूर्वी एनईएफटी व्यवहाराला सूट होती सूट नसायची.

त्या वेव्हारावर एक ते पंचवीस रुपयापर्यंत शुल्क लागू होतं.

पण रिझर्व बँकेमध्ये नवीन निर्णयानुसार दोन हजार वीस पासून हि सेवा'पूर्ण पाने मोफत केली दोन हजार वीस पासून.

त्यानंतर आता सोळा डिसेंबर पासून हि सेवा चौवीस तास सुरू राहणार आहे त्यापूर्वी काय होतं आपल्याला ही सेवा सकाळी आठ वाजता पासन संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध होती एन एफ टी ची

म्हणजे आता सोळा डिसेंबर पासून ही सेवा चौवीस तास ग्राहकांसाठी सुरू ठेवली आहे. ओके म्हणजे लोकांना म्हणजे लोकांना ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून रिझर्व बँकेने एनईएफटी सेवा मोफत आणि बारा महिने चौवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. हो हो हो नक्की नक्की हो हा निर्णय घेतल्या पायी एकादिवशी अर्ध्या रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत असे तेअकरा लाख चाळीस हजार ऑनलाईन होतात .

हो का. अरे वा छान.मग आरटीजीएसच लिमिटेशन काय आहे आणि ह्यामध्ये टाईम पिरियड काय आहे आणि आरटीजीएस मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कशी आहे. हा आरटीजीएस म्हणजे रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट. ते व्यवहार नावाप्रमाणे नोंदणी झाल्या झाल्याचं क्षणिक पार पडतात रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे जसं ज्याचं नाव आहे. तर रियल टाईमिंग आपल्या दुसऱ्या व्यक्तीचा अकाऊंट मधि व्यवहार ट्रान्सफर होतो. एकदा पण मुलाचा शोधात दोन दोन लाखा पासून सुरु झाले.

ओके म्हणजे रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे नावाप्रमाणे म्हणजे आत्ता ताबडतोब लगेच म्हणजे आपण त्यात पैसे हे ज्याला कोणाला पाठवायचे आहेत तिथे आपण पाठवू शकतो.

ओके. मग आय एम पी एस मध्ये कशी आहे ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याचे लिमिटेशन. आय एम पी एस ही अलीकडे सुरू झालेली आहे. पद्धत याच्यामध्ये इमिजिएट पेमेंट म्हणजे तात्काळ पैशांची देवाण-घेवाण आपण या पद्धतीमध्ये करू शकतो. आणि ही सेवा चोवीस तास सुरू असते.

अगदी सुट्टीच्या दिवशी पण ही सुविधा असते. सुरू असते. ऑनलाइन बँकिंग रिझर्व्हबँकिंग माध्यमांद्वारे किंवा. एटीएम केंद्रावर जाऊन सुद्धा आपण

ओके म्हणजे मोबाईल इंटरनेट किंवा एटीएम मधून तुम्ही हा व्यवहार पार पाडू शकता. म्हणजे ही सेवा सुरक्षितआणि भरवशाची मानली जाते. आणि शिवाय पैशाचा व्यवहार पण पूर्ण झाला तर तुम्हाला बँकेकडून एस एम एस ही येतो.

मग अलीकडच्या तरुण पिढीमध्ये तर एम पी एस ही पद्धत तर खूपच लोकप्रिय झाली असेल. आणि ह्या सेवेसाठी अ रूप अ म्हणजे पाच ते पंचवीस रुपया पर्यंत खर्च येतो किती पैसे हस्तांतरित करायचे हे त्यावरून साधारणता हा सर ठरतो का.? हो आरटीजीएस ही सेवा दोन लाखावरील रकमेच्या व्यवहारापासून सुरू होते. तर त्याचा उपयोग आपण नेहमी वापराण्यासाठी नाही करू शकत कारण तर एनईएफटी आणि आय एम पी एस

ओके मग म्हणजे आपण जर नॉर्मली आपल्याला कोणाला पैसे पाठवायचे असतील तर आपण एन एफ टी किंवा आय एम पी एस ही ऑनलाईन सर्व्हिस वापरू शकतो हा जर दोन्ही सेवांचा आपण जर तुलनात्मक अभ्यास केला

तर आय एम पी एस सेवा अंतर्गत दोन लाखापेक्षा कमी रक्कम हस्तांतरित केली जाते.

तर कुठलीही मर्यादा एनईएफटी वर नाही आहे. जशी आपण बघायला गेला तर घराचे खरेदी विक्री व्यवहार किंवा मोठे आर्थिक व्यवहार. हे करणं आपल्याला या पद्धतीमध्ये सोपं झाल आहे. आणि ह्या व्यवहाराची नोंदणी ही सोपी आहे. रजिस्ट्रेशन फार सिम्पल आहे. .हो का? म्हणजे आय एम पी एस द्वारे आपण दोन लाखापेक्षा कमी रक्कम पाठवू शकतो. आणि नेट एनईएफटी वर अशी काही मर्यादा नाही आहे. म्हणजे खरेदी, विक्री यांसारखे जे मोठे व्यवहार आहेत ते आपण आणि एनईएफटी द्वारे करू शकतो. जर आपल्याला जास्त रक्म रक्कम पाठवायची असेल तरआपण ती एनईएफटी द्वारे करू शकतो.

मनुष्याबळ कमी लागतं.

आणि त्यासाठी सरकार हया डिजिटल व्यवहाराला पाठगोळा देते, प्रोत्साहन देते कि डिजिटल व्यवहाराच करा. त्यामुळे ब्लॅक मनी, इवन करप्शन खूप कमी झालय .कमी होईल.

ओके म्हणजे ऑनलाइन मुळे आपण का म्हणजे जे होतात ब्लॅक मनीचे फ्रॉड किंवा काय ते कमी होऊ शकतात. कारण कि आपल्याकडे त्याचं पूर्ण डिटेलस असतं तसं. आणि एन इ एफ टी आणि आय एम आय एम पी एस सेवा मधील व्यवहारिक फरक काय आहे? हो एन ई एफ टी आणि आय एम पी एस मधलं एक व्यवहारिक फरक जर आपण पाहिलं एनईएफटी सेवेचा आपलयाला लाभ घ्यायचा असेल. तर ऑनलाईन आपली माहिती रजिस्टर करावी लागते. त्याचावर तो आपल्याला अर्ज स्वीकारला जातो ममग ते व्यवहार पूर्ण होत.

ओके म्हणजे एन इ एफ टी साठी ते एखादी फॉर्म देतात. त्या फॉर्ममध्ये आपल्याला ज्या खातेदाराला पैसे पाठवायचे आहेत. त्या खातेदाराच्या म्हणजे अकाउंट नंबर त्याच्या बँकेचा आय एफ एस सी कोड हे त्याला अर्ज त्या ऑनलाईन अर्जामध्ये माहिती द्यावी लागते. हा बँकेत गेला तर आपल्याला फॉर्म भेटेल.आणि आपण जर ऑनलाईन केलं तर ॲप द्वारे आपल्याला ती माहिती आपल्याला भरावी लागेल.

अ मग आय एम पी एस मध्ये कसं ऑनलाईन व्यवहार होतो. हा आय एम पी एस ही जी आता अलीकडे आलेली पद्धत आहे ही बँके थ्रू आहे. ही पद्धत ऍप साठी ठेवलेली आहे. म्हणजे आपल्या मोबाईल थ्रू च होणार.

हा तर याच्यामध्ये आय एम पी एस नोंदणीसाठी मोबाईलचा मनी आयडेंटीकर क्रमांक लागतो. हा सात आकडी क्रमांक बँकेत नोंदणी करताना द्यावा लागतो. त्यानंतर तुमचे पैसे हस्तांतरित आपण करू शकतो. दुसऱ्याच्या खात्यावर. ओ के म्हणजे आय एम पी एस आपण मोबाईलद्वारे करू शकतो म्हणजे मोबाईल मधून आपण ही सुविधा आपण वापरू शकतो.

मग आणि त्याच्यासाठी मोबाईल मनी आयडेंटीफाय क्रमांक लागतो. म्हणजे तो बँकेत नोंदणी करताना.जो सात आकडी नंबर देतात. तो नंबर आपल्याला.इथे द्यावा लागतो.आणि

बरोबर मग या कारणामुळेच आय एम पी एस सुटसुटीत असल्यामुळे म्हणजे काही टेन्शन नसल्यामुळे तरुणांमध्ये ही खूप लोकप्रिय झालीआहे सेवा. हो हो नक्की. अगं एनईएफटी आणि आय एम पी एस मध्ये पाच वैशिष्ट्य आहेत. म्हणजे आपल्या गरजेनुसार आपल्याला कुठचा पर्याय निवडायचा आहे ते आपल्यावर डिपेंड आहे. कस्टमर वर डिपेंड आहे.

त्याच हाताला एनइएफटीची ही सर्विस वापरून एन इ एफ टी ही ऑनलाइन सेवा वापरून आपण त्या समोरच्या खातेदाराला त्याद्वारे मोठी रक्कम म्हणजे जी काही आहे ती आपण पाठवू शकतो. पण ती एनईएफटी मध्ये असं लिमिट नाही आहे की तुम्ही दोन लाखापर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता. त्याहीपेक्षा जर जास्त असेल रक्कम तर ती आपण पाठवू शकतो. आणि आय एम.

हो आणि आय एम पी एस मध्ये म्हणजे एक लिमिट आहे की तुम्ही बाबा एवडीचं रक्कम दोन लाखाच्या आतपर्यंतच तुम्ही तीट्रान्सफर वगैरे करू शकतो. हो आणि आरटीजीएस मध्ये दोन लाखाच्या वरती.

किंवा काय त्या तिथे ही पद्धत वापरली जाते. कारण की मी आता मागे हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे मी बोलताना ऐकलं होतं की म्णजे इमर्जन्सी होती .तिथे ऑपरेशन साठी आणि त्यांना खूप पैशाची गरज होती.त त्यांनी तो म्हणजे ताबडतोब म्हणजे तेच सांगितलं की आरटीजीएस द्वारे तुम्ही पंधरा लाखाच्या अमाऊंट लगेच पाठवा म्हणून असं त्यांनी त्या समोरच्या माणसाला सरांना सांगितलं होतं. हे मी आता मध्ये हॉस्पिटलला गेली होती. तेव्हा मी ऐकलं होतं.

मग याचं क्लिअरिंगचं जे असतं म्हणजे आता आपण बँकेत जाऊन पैसे पाठवले. गेलो बँके आता आपला खाता नाहीये. आपण गेलो बँकेत. की आम्हाला हि कॅश या माणसाला पाठवायची या अकाउंटला मग त्यांचं जे क्लियरिंगची जे पद्धत असते. ती कूण आरबीआय सांभाळते का या तिन्ही पद्धतीमध्ये ? का! कॅश या माणसाला पाठवायचे आहे. या अकाउंट ला मग त्याच जे किलयरिंगची जी पद्धत असते. ती मग आर्मिआर सांभाडते का या तिन्ही पद्धती मध्ये आरबी आरबीआय आणि एसबीआय जिथे आरबीआय नाही तिथे जिथे आरबीआय नाही तिथे एसबीआय हे काम बघत.

ते काहीतरी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे क्लिअरिंग हाऊसच काम बघते ना. असं मी वाचलं होतं कुठे. हो हो अगदी बरोबर अगदी बरोबर हो हो योग्य माहिती आहे.

तीच संस्था हे कार्य आय एम पी एस च बघितलं जातं तीच संस्था हे बघते ओके.एम पी सी आय हॅलो.

हा एम पी सी आय ही बघते ना? हा. एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हा आरटीजीएस ने आपण भारताबाहेर पण फंड ट्रान्सफर करू शकतो जर म्हणजे

पण ओके ठीक आहे. चालेल तू मला खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप थँक्यू.